ही एक कार आलेलीये रेंपारींग ला त्याच समोरच डोर पूर्ण ओपेन केल पूर्ण इंजिन इथे दिसून राहिलाय.

बांधकाम मंडळाच ऑफिस ए. चंद्रपूर येथे ऑफिस ए.

तिथे पाच सहा प्रकारच्या इथे कार ठेवलेल्या आहे आणि कार व्हाइट कलरच्या कार आहे दोन.

के ए थ्री टू डी फोर नाइन झीरो थ्री नंबर ची कार आहे आणि बाजूला पूर्ण शेत अ झाडं वगैरे लागलेत.

काहींनी समोर स्टँड लावून त्यावरती झाड वगैरे लावले आजूबाजूला छान झाड ला--

अ वरती दोन ऑफिसेस एत इथे पोस्टर लागलेला बॅनर अ बोर्ड लागलाय.

पायऱ्यांवरून खाली उतरतातेत तिथे त्या तलावात वगैरे.

आतमध्ये वकील जज वगैरे आहेत आणि पूर्ण कोर्टा ची कामे इथे होतात.

इलेक्ट्रिक इंजीनियर गाडी वेगेरे चालवतात आणि कोळश्याच वेगेरे काम --

आणि सिविल इंजीनियर आहे त्याच्यामुळे तो जागा मोजमाप करून कोणत्या भागात काय लावायच हे बघतोय इथे वरती पूर्ण.

ही गेटवे हॉस्पिटले या हॉस्पिटल मध्ये अ काई पेशंट वगैरेयेत त्यांचे नातेवाईक इथे बसलेत.

करतात आणि इथे लेडिज चे कटिंग करायचे अडीचशे रुपये पर --

पुरेतील हाड हॉस्पिटल आहे ही मोठे अशी बिल्डिंग आहे पूर्ण हाडची वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर इथे या हॉस्पिटल मध्ये येतात त्या बाजूलाच जा --

अ तळ आहे त्या बाजूनी पूर्ण गोटया णी बांधलेलं आहे आणि हे खूप जूने म्हणजे पहिले असेच तळे राहायचे.

ही एक मुल मुलगीये ती मोबाइल वर बोलतीय तिनी तोंडाला दुपट्टा बांधलेलाय.

आणि इथे द द दीप प्रज्वलित केलेलीय मधात एक टेबल ठेवलेलाय मागे बॅनर लावलेला आहे.

सर्वजण इथे जय जयकार करत आहेत आणि पैदल चालले.

कार्यालय चंद्रपूरच हे ऑफिस आहे ऑफिस आज बंद असल्यामुळे इथे कोणीच दिसत नाही.

आणि पाण्यातले पूर्ण खेळ इथे आहेत पाळणे आहेत मोठ मोठे पाळणे आहेत घसरगुंडी आहे आणि पूर्ण दिवस येथे एंजॉय करतात.

हे खेड्यागावातल असल्यामुळे इथे पूर्णच सामसूम राहतय आणि इथे पूर्ण एम एस सी बी चे काम वेगैरे पाहायला जातात.